आणि त्याला रस्सी बांधलेली आहे दोरी आणि ते जागा मोजत आहे.

मोठमोठ्या गोट्यांने ते बांधत आहे सिमेंटचा वापर करत आहे इथे मातीचा ढीग आहे मातीचा रस्ता आहे एक बाल्टी ठेवली आहे बालटी मध्ये पाणी आहे सेंद्रिय रंगाचे दोन झेंडे इथे लावले आहे.

आणि बाजूने खूप मोठीशी नदी वाहत आहे.

अ मोठ मोठी झाडं ही काय बाहेर दिसत आहे आणि अंदर पण मोठमोठी झाडी--